यामधी मुलं क्रिकेट खेळत आहे मैदान --

मध्ये एक बाई सोनं घेत आहे.

आहे तो बघत आहे आणि --

हा एक धबधबा आहे. वरून पडत आहे.

अ म्हणजे खोली म्हणजे ती खोली --

औष म्हणजे औषध देत आहे.

आभाळात काही म्हणजे काळे आभाळ नाही आहे.

तसेच माणसे खूप सारे लोक माणसं मासे घ्यायला --

अ आणि तिकडे गाड्यापन अ लावलेल्या आहेत तिकडे कार पण आहे.

आयतरी आहे आणि त्यामध्ये खूप साऱ्या बोट्स आहे बोट आहे आ त्या बोट चा कलर ब्ल्यू आहे रेड आहे.

हा एक समुद्र आहे समुद्र मध्ये एक बोट आहे समुद्राचा रंग निळसर आहे. समुद्राच्या त्या बाजूला --